ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाजसुधारक होते. doctor भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थाना करता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगती करीता आप आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला. doctor बाबासाहेब दलीतांचा उध्दारकर्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे. त्यांचे पूर्ण श्रेय doctor भिमराव आंबेडकर यांना जात. “देशापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला.

बाबासाहेबांचे पूर्ण नाव doctor भिमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे अठराशे एककयाणणव ला झाला. त्यांचा वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ, आई चे नाव भिमाबाई मुबारक मुबारदकर, त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर. त्यांचे शिक्षण एलफिन्सटन हायस्कुल, बॉम्बे विश्व विद्यालय एकोणिसशे पंधरा MA अर्थशास्त्र एकोणिसशे सोळा मध्ये कोलंबिया विश्व विद्यालयातून PhD एकोणिसशे एकवीस मध्ये Master of science एकोणिसशे तेवीस मध्ये Doctor of science भिमराव आंबेडकर doc BR आंबेडकर यांनी सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या निराशीला दूर केल्याआणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. आंबेडकरांनी सतत

दुराचारला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जाती-पतीच्या भेदभावणे भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्याला पाहाता आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत याच प्रमाणात बदल केला. Doctor बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतातील मध्य प्रांतात झाला होता. भिमराव आंबेडकर महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते आणि त्यांचे मुळ गांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे, महार जातीतील असल्याने त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे. इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील. त्यांना फार संघर्ष करावा लागला तरीही त्यांनी सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले. बाबासाहेबांचे वडिल army त असल्याने त्यांना आपल्या मुलाकरता शिक्षणात मिळणा या विशेष अधिकाराचा फायदा झाला परंतु दलित असल्याने शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले त्यांच्या जातीच्या विदयाथ्र्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील शाळेतील पाणी पिण्याची परवानग परवानगी नव्हती. शाळेचा चपराशी त्यांना वरतुन हातात पाणी टाकुन पिण्यास देत असे, जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील मिळत नसे. या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब उच्चविद्याभुषी उच्चविद्याविभुषीत झाले. बाबसहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले त्यानंतर मुंबई एलफ्निस्टन हायस्कुल प्रवेश घेतला. अश्या पध्दतीने शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले. एकोणिसशे सातला matric ची degree मिळाली. या वेळी एक दिक्षांत समारोह समारोह देखील आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भिमराव आंबेडकरांच्या प्रतिभेने प्रभावित होउन श्री कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या शिक्षकांनी त्यांना स्वतः लिहीलेले ’बुध्द चरित्र’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. पुढे बडौदा नरेशांनी पुढे बडोदानरेश सयाजी राव गायकवाड यांची fellowship मिळाल्याने बाबासाहेबांना आपले पुढचे शिक्षण सुरू ठेवले. बाबासाहेबांना लहानपणापासुनच अभ्यासाची रूची होती आणि ते एक हुशार आणि कुशाग्र विद्ययार कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी होते म्हणुन ते आपल्या प्रत्येक परिक्षेत चांगले गुण चांगल्या गुणांनी यशस्वी होते, होत गेले. एकोणिसशे आठ ला doctor भिमराव आंबेडकरांनी एल्फिन्स्टन कॉलेज ला प्रवेश घेऊन पुन्हा ईतिहास घडवला. उच्च शिक्षक उच्च शिक्षणाकरता college ला प्रवेश घेणारे ते पहिले दलित होते. त्यांनी एकोणिसशे बाराला मुंबई विश्वविद्यालयातुन पदवी परिक्षा उत्तिर्ण केली. संस्कृत शिकण्यात संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने ते फारसी भाषेतुन उत्तीर्ण झाले.

भिमराव आंबेडकरांना बडौदा राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षामंत्री बनविले पण येथे देखील जातीभेदाने त्यांची पाठ सोडली नाही आणि त्यांना

आपल्या शिक्षणाला पुढे सुरू ठेवण्यासाठी एकोणिसशे तेराला ते अमेरिकेत निघून गेले. एकोणिसशे पंधरा साली आंबेडकरांनी Doctor भिमराव आंबेडकरांनी भारतातील मध्यम प्रांतात जन्म घेतला. बाबासाहेब चौदा एप्रिल एकोणीस अठराशे

जेव्हा आंबेडकरांचा जन्म झाला, त्यांचे वडिल Indian army त सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे झाली. तीन वर्षं नंतर अठराशे चौऱ्यांनावला त्यांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रात आले. भिमराव आंबेडकर यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशीला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जाति-पातीच्या भेदभावाला संपवण्याकरिता कठोर परिश्रम घेतले. भारतीय समाजात जाती-पातीच्या भेद भावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात त्यान संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली.

आणि देशातील सामाजिक स्थिति बऱ्याच प्रमाणात बदल केला. आंबेडकर Doctor बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणिसशे बाराला मुंबई विश्व विध्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. संस्कृत शिकण्यात विरोध झाल्याने ते फारसी भाषेतील फारसी भाषेतंन उत्तीर्ण झाले.

Fellowship घेऊन त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विश्व विद्यालयात प्रवेश घेतल. यश hello hello hello

आरे भो माजी गाडी खराब जालतीना भाऊ तुला माहिते ना आणि इथे पहिले पैसे पाहिजे repair करायला ते garage मध्ये टाकलं garage वाला मोठा लागला आरे किती जन होते यायचा आसता ना यड्या तू पण काय माणूस ए आरे इतकी मजा आली तुला सांगतो नि लय मजा आली रे किती दहा बारा दहा बारा जणच होतो अ तू व एकटा का लय जड जाला आसता का गाडी वर काय माणुस यार तू जाऊन दया न मी काल होतो ना हा तू होता अर्रर्र तुला सांगू का ऐक एका जनानी किती किती photo मारीत होत माहितेय click

वीस वीस दा वीस वीस photo एक एक जण click मारीत होता आरे जाल्या रे माज्या काय सांगू तुला photo काढून काढून सकाळी आम्ही दहा वाजता गेलो होतो ना त जवळ जरा जवळ जवळ आम्ही किती चार वाजले आम्हाला चार

कुठून जाईल आरे यार खरंच लय मंजा केलीरे आम्ही लय मजा location कोणता होता तुमचा अ location इथून सांगतो हे पाहें पहिले frozen दुसरा मग इकडे university आणि त्याचा नंतर ती कोणती अ आपली golden city म्हणून आहे पाहाय CIDCO कडे

हा त्या पट्या मध्येबी मस्त घर बीर spot पण चांगले होते बर का तिकडे पोरी बी इतक्या भारी भारी सगळॆ पोर बी येवढे भारी सगळे official लोक होते तिकडं

येवढि मजा आली तू यायचा असतं यार तू मागच्या वेळेस गेला होता म्हंटलं आता यहा वेळेस

काय जालत माहिते ए का आम्ही गेलंते सगळे shoot ला सगळे पोरं आमचे सर्व मित्र मैत्रिण

झाला काय हम्म म्हणजे accident झाल आणि ज्याचा कडे तो camera होता ना त्या पोरं कडे

आऱ्या बो लय मोठा लफडा जाला यार मंग योत म्हणजे camera चा खर्च camera पण भरून द्यावला लागला असेल यार मग मग भरला ना आम्ही पोरांनी दिले ना दोन दोन हजार रुपये पाच पाच हजार रुपये काय आता बोलू शकत नाही भाऊ आता आता यार ते हाटकून बी नई केल म्हणा पण म आता समोरच्याला भरून द्यावाच लागणार त्याची वस्तू ती लय महाग camera भाऊ seven d one d काय कोणता तरी होता काय माहिती

तुमचा photo shoot गेला एकी कडे आन तिसऱ्याच ठिकाणी न matter जाला यार मग मग पोराला कितीक लागल होत लागलय आता मंग एवढा मोठा लागलाय म्हणे काय shoot गेलयेत जाला ते दुसरी कडेच मंग त्या accident जलत्या त्या मानसालाच मारू शकल पोरांनी मग काय आता accident झाल्यावर काय करणार कोणती photo काढणार आहे

मायाला रे camera वाला काय म्हणे रे मंग

नाही त्याचा काही नाही मंग त्याचा असं camera तर त्याला भरून ज्ञानाचं झाला ना हां म्हणजे कसं त्याची पण आणि आपली पण आहे ना ती हां चुकी तर आपली पण आहे म्हणा पण मग आता आपण त्याची वस्तू आणली होती म्हणलं तर आपली राहती ना हां भरावा लागलं मंग तेच जाऊदे आता जे झाला ते झाला बाकी काय आहे मग मग चांगला होत

हां ठीके ठीके चालेल

अरे लय मजा केली रे झाला पिल पण लय मस्त आता फोझन ला जळते फ्रोझन ला तुला सांगू का ते गाडी लागते बाहेर तिथे आम्ही छोले भटुरे झाले पाह अरे बाप काय करतो पुड छोले बाटुरेला बाहेर गासड्या वर असा भारी भेटत होता ना कासार चे छोले भटुरे पाह्य त्याचा taste लै भारी हांका

तिथेच फ्रोझन च्या तिथं कासारी नाव असं पाह्य इकडे औरंगपुरायत कुठे भेटते म्हणे अरे छोले भटुरे च्या समोर

ते dosa misal चा नाय का shop आहे त्याच्या बाजूला एक shop आहे म्हणे तिथे ऐकलेलं भो मी अजून खाल नई मी पण झाला नाय पण त्याचा भी taste लय भारी आहे म्हन्तेत तिकडे भेटत म्हणे

शाळेकडची पाव भाजी भी लय भारी बरका हां आणि तिकडची पाणी पुरी ती महाराष्ट्र वाल्याची हां महाराष्ट्र वाल्याची बरोबर म्हणलं तू हां आणि ती इकडची पाव भाजी खायची असेल तर मग पंचवटी

taste लय भारी असते त्याची

पुन्या मध्ये जावा लागलं आपल्याला

हवं नाशिक पुणे तिकड तर बाप रे हवं लै मझ्या येते भो ते लय भारी बनवते सतार रुएयची आणि कधी शंभर रुपयेची पण अशी मिसळ पाव राहते ना भाऊ एक number खरंच यार लय मझ्या येती तू नाशिक ला मी नाशिक ची खाल्लेली आहे भाऊ पुण्याची तर नाही माहिती पण नाशिकची पुण्याची पण बाप लै भारी टाकतात ऐकल नाही एका

oscar वाडी काही तरी नाव आहे shop चा आता लय famous म्हणे ते insta वर पण ते खूप famous viral होती

आरे यार भई ते वागणे नाय का food bloger

त्याच्या मध्ये भी लय पैसे आहे बर का food blogger मध्ये ते तू नुस्ते video बनविते blog shoot करते

पुण्य चा ते तुला माहिती आहे का सुरज सुरज चव्हाण

अरे लय भारी पोरगा आहे बा ते त्याच्यात तू त्याचे video बघतो का तू एक दोन द पाहिलेले भारी बनवतो तो अरे लय भारी video असते त्याचे मी त्याचा पुरा channel बघायचो पहिले आणि त्याचा एक insta ला page होता गावठी कीडा म्हणून हा ते गावठी कीडा लय भारी आहे रे भाय आता नाय राहिला ते market मध्ये पण

जेव्हा lockdown च्या त्या टायमा मध्ये थोडा पहिले

इतक भारी insta वर इतक भारी video सोडायचा त्यो एक number होता तो आता कोण चालवत भाई trending मध्ये insta वर आता ते insta ला memes वाले जेव्हडेबी ए मी त memes च बघतो insta ला

आणि ते reels पाहून पाहून त माया कडे काय तेवढं अरे घरी नई का wi-fi नाहीए त्याचा मुळे

हान लय fast लागेल हान कधी कधी नई घेत कधी कधी काय होते काय माहित त्यांला rapid काय म्हणलं ओम पण आला होता ना

हान ओम बी होता एक ऐका ना भाऊ आम्हाला एक काम होता यार

अरे त्या ओम ची काधायची यार आपल्याया

नई येऊन लागरनते म्हणून त

kia घेऊन जायच आपल्याला हम्म लगेच चकरा मारू लागला ते आपल्याला चकरा नई मारायचे एक एका मध्येच काम करायच तुम्ही तुमचा काय issue व्हायला काय तीथे नई नई काय issue नाई ए ते म्हणू लागले तुम्ही admission नाक काढू म्हणे पण भाई आपल्याला काढायचे आरे ते थांब एक काम करू मी अन मजा भावाला घेऊन जाऊ आपुन आणि चौघ जाऊ आपण मी पाहू कषे नाही देत द्यायलाच लागणार मग त्यांना

हा न आपला त्यांच काय ए त्यांची जबरदस्ती थोडी मंग आपल्याला दुसरे कडे घ्यायच भाई admission ते collage नई पाहिजे आपल्याला